तर ते पण खूप चांगले picture आहे. तर चांगलं दाखवलेलं आहे त्या serial मध्ये पण. तसच, हे picture मध्ये. तसच अजून दुसरे पण picture आहे, comedy picture पण खूप आहे.

सगळं म्हणजे असं, चांगलं हे करतात. भांडण क काही नसतं त्या picture मध्ये. ती आपण पण family सोबत बसून बघू शकतो ती. तसं कि आता, मराठी picture पण खूप निघले आहे. वेड आहे जसं. ती picture पण चांगली आहे. ह्रितिक रोशन, हे हा ते पण picture म्हणजे, लोकं पाहायला जात होते. नवीन picture निघल्या नंतर सगळे लोकंच म्हणजे, जास्त हे करतात. पाहतात चांगलं. तसच, अजून हेराफेरी picture पण खूप comedy आहे. ती पण चांगली picture आहे. अन म्हणजे असं, comedy picture आहे खूप. त्याच्यात बाबू भाई दाखवला आहे, तो पण खूप comedy असतो.

तर ते पण खूप comedy आहे. म्हणजे आपण त्याच्यातनं entertainment करू शकतो, आपण थोडावेळ बघून. तर त्याचात पण म्हणजे, ते दाखवतात ते, जुडव्या बहिणी असतात. त जुळ्या आहेत त्या. तर त्या पण इतक्या comedy असतात. इतकं हसवतात. म्हणजे ता कपिल शर्मा show त्यामध्ये पण खूप लोकं, म्हणजे hero heroine खूप अभिनेत्री ते पण आलेले आहेत त्याच्यात. जसं कि, ते पण serial खूप छान आहे. त्याच्या त्याच्यात पण वेगवेगळे stunt असतात. ते पण छान दाखवलेली आहे ती serial. अं show ते पण म्हणजे मस्त आहे. त्याच्यात पण मध्ये मध्ये अक्षरा, म्हणजे हिना खान. ती पण त्याच्यात आलेली होती. मध्ये. सपना चोधरी ती पण आली होती. सहसा चांगली serial दाखवलेली आहे ती पण. तसच कि बालिका वधू ही serial पण खूप छान आहे. तर, त्याचात पण दाखवलेलं आहे कि, त्या दोघी अं म्हणजे, हे, आनंदी आणि जग्गू. दोघेपण छोटे छोटे असतात. अन त्यांचा बालविवाह दाखवलेला आहे. लहानपणीच त्याचं लग्न होऊन जातं.

राहायची सवय असते. तर मंग, लग्न झाल्यावर तिकडं तर ती खूप रडत असते, लग्न झाल्या झाल्या. मंग तिची सासू तिला म्हणते, कि मी तुझी आई सारखीच आहे. मग तिला आईसारखीच प्रेम करते तिची सासू. आणि जग्गुला पण जसं खाय प्यायला जसं, ती जग्गुचं लक्ष ठेवती, तसचं आनंदीच पण लक्ष ठेवते तिची सासू. आता असं त्या serial मध्ये दाखवलेलं आहे. अजून, त्या serial मध्ये तिची, आजी आजी सासू असती तर तीच जास्त आनंदीला म्हंजी असं, हे करत नाही. तिला लाडीगोडी पण करत नाही. पण तिची सासू आणि तिची काकू, खूप चांगली असती. ती खूप लाड लावतात आनंदीला. तिला गावाकडं जायचं तर, तिला तिकडं घेऊन जात असतात. तर तिच्या आईची आठवण आल्यावर तिला नेहमी तिकडं घेऊन जातात. आणि तिकडं तिची मैत्रीण त्या

मंग मोठं झाल्यावर जग्गू, बाहेर कमवायला जातो तर मग आनंदी त्याची वाट बघती. पण जग्गू काही लवकर येत नाही. मंग जग्गूला तिकडं प्रेम होऊन जातं त्याचं. त्याचं affair तिकडचं चालू होतं. अन मंग आनंदी वाट बघती त्याची. पण त्यो लवकर येतंच न्हाई. मंग इकडं पण आनंदी, दुसऱ्या म्हणजे माणसा सोबत त्याच तिचं पण बोलणं, चालणं होतंय तर मंग, जेव्हा जग्गू येतो तेव्हा ते लग्न करून येतं तिकडून. दुसऱ्या मुलीसोबत. मंग तिला पण सोबत आणतो. तर मंग, आनंदीला खूप कसतरी वाटतं. तर ती पण म्हणती, मंग तू तुम्ही जीवनांत तुमच्या इतकं पुढं, हे झाले तर मंग मी पण व्हायला का नाही? मंग मी पण माझा पुढचं आयुष्य बघते तर, ती पण दुसरं लग्न करून घेती. ती पण चांगलं राहती तिच्या नवऱ्यासोबत. मंग असं त्या serial मध्ये दाखवलेलं आहे. तसचं कि, ही serial पण खूप छान आहे. त्याचात जी पण ती अभिनेत्री आहे त्या serial ची, ती तिच्या career चं दाखवलेलं आहे. म्हणजे कि, तिला तिचं career करायचं असतं, पण तिला असं करून दिलं जात नाही. तिला आईवडील नसतात. संध्याला. तर ती तिच्या बहिण भावाजवळच राहते. तर ती, वाहिनी जवळ. तर तिच्या वहिनीला आणि भावाला वाटतं कि, हिचं लग्न होऊन जावा.

तिच्या वडिलांचं स्वप्न असतं कि, ही police बनावं. तिचं पण स्वप्न असतं. पण तसं काही होत नाही. मग तिला लग्न करून दिलं जातं. अन ज्याच्यासोबत तिचं लग्न. म्हणजे तिला न सांगता लग्न करतात. अन तिला माहित पण नसतं कि, म्हणजे, माझं लग्न कोणासोबत होणार आहे. म्हणजे तिला खोटं बोलून, तिचं लग्न करून दिलं जातं. का ते खूप शिकलेले आहे. पण ते सुरज काहीच शिकेलेला नसतो. ते एक हलवाई असतो. म्हणजे, hotel मधी मिठाई ते बनवत असतो. तेव्हा तिला वाटतं, कि खूप शिकलेला आहे. पण म्हणून ती गपचूप लग्न करून घेती. काही बोलता पण येत नाही. पण नंतर तिला कळतं, कि माझा नवरा काहीच शिकेलेला नाहीये. ते लोक hotel मध्ये त्यांच्या अं असं काम करतो. मिठाई बनवतो. हलवाई आहे त्यो. तरी तरीपण ती चुपचाप राहते. पण तिची सासू, तिला असं आवड नाही. का शिकलेली सून आहे कि, तिनी नोकरी करावं. पहिलीच्या काळात, म्हणजे सुनांना त्यांना नोकरी करून दिलं जात नव्हती. आणि तिला पुढ पुढं पण शिकायचं असतं. तिला police ची training घ्यायची असती, पण तिला काहीच करून दिलं जात नाही. मग नंतर नंतर तिच्या नवऱ्याला कळतं कि, हिचं असंअसं स्वप्न आहे. तिला police बनायचं आहे. तिला पुढं चालून काहीतरी करायचं आहे तर, तिचा नवरा तिचा support करतो. नंतर तिची सासू, जाव त्यापण तिला support करतात. म्हंजी, मग ती जाती दुसरीकडं. म्हणजे राहायला, अन तिकडच तिची police ची training करती. अन तिचा नवरा तिला कश्यात पण support करतो. म्हणजे काम करून, तिला पैशे गोळा करून देणं सगळं. म्हणजे, असं सगळ्या ह्याच्यात support करतो. म्हणजे कश्यात पण. आणि तेव्हा, संध्या खूप खुश असती. ती म्हणजे असं training ला सगळ्यांना सगळं, हे करून ती म्हणजे सगळ्या परीक्षा pass करून मंग ती police बनती. मंग नंतर, ते police बनल्यानंतर तिला असं हे दाखवलेलं आहे त्या serial मधी कि अं ते bus मध्ये कुठतरी जात असती. तर तिथच मंग bomb spot होतो. मंग तिथं मरती ती. मंग नंतर, त्या त्यांची पुढची कहाणी अजून दाखवलेली आहे. तसच कि ही serial पण मला खूप आवडते. ती पण खूप छान serial आहे. त्याच्यात, त्याच्यात पण love story दाखवलेली आहे. त्याच्यात प्रीशा आणि रुद्र ची love story दाखवलेली आहे. प्रीशा एक doctor असती. म्हणजे ती वेगळ्या cast ची असती, अन हे रुद्र दुसऱ्या cast चा असतो. म्हणजे ते, त्यांचे रुद्रच्या भावाचा मुलगा असतो, तर त्याच्यामुळे प्रीशा लग्न करते त्याच्यासोबत. ते दाखवलेलं आहे. मंग ते दोघं, म्हणजे त्यांचात आगोदर काहीच नसतं, पण ते एवढं बळजबरी, लेकरानंमुळं लग्न करून घेतात. असं दाखवलेलं आहे त्या serial मध्ये. आणि मंग, नंतर नंतर हळूहळू त्या दोघां दोघांना, एकमेकांवर प्रेम होतं. मग रुद्र हे एक लई मोठा rockstar असतो. अन प्रीशा पण doctor असती ती पण. आता, दोघं असं चांगलं चालतं त्याचं. लोकं खूप त्यांना म्हणजे खूप villain असतात त्या serial मध्ये, कि त्यांना वेगवेगळ करण्याची. पण ते वेगळं होत नसते. तिची बहिणच असती, तर ती पण म्हणजे, प्रीशाची बहिण तिला वेगळं करण्याचाच हे करती. आणि प्रीशा ची आईवडील तिला खूप प्रेम करतात. म्हणजे, तिचा खूप support करतात. कशात पण. असं त्या serial मध्ये दाखवलेलं आहे. तसच कि, रुद्र पण दाखवलेलं आहे, ते पण.

अन ते म्हणजे ते पण दोघं मोठं होतात. मंग नंतर, अं त्या serial मध्ये पण असं म्हणजे दाखवलेलं आहे, त्यांची प्रेम कहाणी. व्यते म्हणजे असं थोड्या थोड्या दिवसाला असं, वेगवेगळे होतात, नंतर परत एकत्र येतात. असं दाखवलेलं आहे. खूप म्हणजे ते त्या serial मध्ये पण भरपूर villain आहेत. अन त्याच्यातच दुसरी एक अं villain आहे ती तर ती पण त्याच्यात त्यांना असं, मारून टाकण्यासाठी प्रयत्न करत असती. तरीपण ते वेगळे होत नाहीत. नंतर मंग, त्याचं असंच serial दाखवलेलं आहे. तसच मला नाही का, अनुपमा ही serial पण खूप आवडती. ती पण खूप छान आहे. अं त्याच्यात पण म्हणजे, आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही राहावं, ते असं आहे त्या serial मध्ये दाखवलेलं आहे. जसं कि, आता अनुपमा, इथं अं तिला, म्हणजे dancer बनायचं, विदेशात जाण्याचं तिचं स्वप्न असतं. पण तिच्या सासू सास सासूला आणि नवऱ्याला ते आवडत नाही. तिला, त्यांना नाही वाटत कि, ती विदेशात जाऊन अं म्हणजे काहीतरी बनावं. असं त्या serial मध्ये, अनुपमा serial मध्ये दाखवलेलं आहे. तर ठीके, okay bye hi ऋतुजा hi शिल्पा अगं मी चहा पित होते अशा time ला चहा पिण्याची मजाच खूप वेगळी असते ना. तर मी गावाकडे आलेले तर चहा पीत होते संध्याकाळी ना चहा मलाही चहा प्यावासा वाटतोय बघ आणि संध्याकाळी चहा जर पीला ना तर माणूस एकदम fresh होऊन जात बघ. तुला चहा बनवता येतो का? घरी

हो कसा बनवतात तो सांग बर मला चहा कसा बनवतात म्हणून अगं अगोदर म्हणजे पाणी टाकायच त्यामध्ये चहा पावडर sugar ते टाकायचे नंतर नंतर त्याला म्हणजे ते एकदम ते boil झाल्यानंतर हे काय करायचं त्याच्यामध्ये दूध टाकायचं.

हा चहाची recipe खरच खूप सोप्पी आहे अगं जास्त काय वेळ पण नाय लागत आणि आपण जितका भारी चहा बनवू ना तितकं जास्त fresh वाटत आणि त्यामध्ये जर आपण टाकलं टाकलं इलायची लवंग मिरी आपण मसाला चहा जरी बनवला ना

हो चहा आहे चहा प्रत्येक गोष्टीसाठी चांगला आहे चहा चांगला हि तितकाच आहे आणि वाईटही तितकाच आहे तू पाहत नाही का काही म्हतारी माणस अशी असतात ज्यांना म्हणजे कधीही चहा लागतो त्यांना किती ऊन देखील असल

हो काही काहींना कस म्हणजे ती चहाची तलप झाल्यासारखी होऊन जाते एक व्यसन type मध्ये एक व्यसन झाल्यासारखी होते त्याच्यामुळे माणसाने व्यवस्थितच प्यायला पाहिजे आणि तुला माहितेय तुला तुझा कोणता सगळ्यात जास्त आवडता पदार्थ आहे म्हणजे तुला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडत

हा अगं आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडं डाळ बट्टी सेंटर खूप आहेत ना आणि डाळ बट्टी असलं ते खूप चांगली बघ आणि ती मला खूप आवडते माझी मम्मी पण खूप छान बनवते. आणि कोणताही सण असलं म्हणजे पहिल्या काळामध्ये कस कोणताही सण असलं किंवा पुरणाच्या पोळ्या वगैरे बनवायचे आणि मग जे पुरणपोळी वगैरे जी आहे ते बनवायला खूप time लागायचा आणि वेळही जायचा आणि आता म्हणजे कस पहिल्या काळामध्ये सगळ्यांना खूप आवडायची पुरणपोळी पण आता पुरणपोळी आवडते असा प्रकार नाहीये तर माझ्या आमच्या घरी पण सर्वाना पुरणपोळी आवडत नाहीये तर मग आई कोणता पण सण असलं तर मग ज्या सणाला करायची तर त्या सणाला करतेच पण खूप सण असे आहेत कि माझी आई डाळ भट्टीचं करत असते म्हणजे एकदम तेलकट पण असते आणि एकदम चविष्ट पण असते हो आणि आपले म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूपच जास्त म्हणजे पुरणपोळीचच जास्त मानल्या जात. जस कि दिवाळी असो परत लक्षूम्या ते कोणताही सण असेल तर त्याला पुरणपोळी शिवाय काही पर्याय नाही असं म्हणतात कुणाला आवडत देखील नसती तरी पण त्यांना नैवेद्यासाठी तर पुरणपोळी करावीच लागते ना

हो अगं पुरणपोळीचा स्वयंपाक सगळ्यांना आलाही पाहिजे आणि प्रत्येक सण जे आहे त्या प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा लागतो बघ आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आम्हाला बनवता येतो काही अवघड वगैरे नसतो तो सोपाच असतो जी आपली हरभराची डाळ असते ना ती डाळ शिजवून घ्यावी लागते आणि ती शिजवून घेतल्याच्या नंतर एक त्याची चाळणी असते किंवा मग कोणी कोणी जे पाटा असत ना त्याच्यामध्ये कुणी वाटून घेत कुणी मिक्सर मध्ये काढत आणि म्हणजे कुणी म्हणजे चाळणी मधून काढत आणि मी त्या पूर्ण आहे त्या पुरणाला चटका द्यावा लागतो आणि मग त्या चटका दिला ना म्हणजे साखर टाकून

ते समजा आमटी करावी लागते ते आमटी मसाले वगैरे तयार करायचे काळा मसाला तयार करायचा आणि पूर्वजांच्या पण काढलेला आहे आहे त्याच्यामुळे टाकायचं मग आणखीन त्याला test येऊन जाते आणि भात पण करतात त्यावेळेस करतातआणि भजी आणि पापड हो आणि म्हणजे आताच्या बायका तर म्हणजे भजी आणि लोणचं sorry पापड आणि लोणचं यासारख्या कोणी कोणी व्यवसाय देखील करावे म्हणजे पापड बनवणे लोणचं बनवणे हे विकायला न्हेने. ह्या अशा गोष्टी पण खूप विकायला जसं की म्हणजे job वाल्या बायकांनी जरा जास्त या गोष्टींमध्ये जरा जास्त interest घेत नाही

हो बरोबर आहे आणि तो बिझनेस म्हणूनही पुढे चाललं आणि लोणचे बनवणे घरामध्ये बनवण खूप सोपं आहे आणि

हो रस देखील मला खूप आवडतो. हो आता उन्हाळ्यामध्ये तर सगळेच रस बनवतात आणि कुणीही पाहुणे असतील त्यांना रस खायला बोलतात आणि खरंतर स्वयंपाक तर सगळ्यात सोपा आहे सगळ्या स्वयंपाकामध्ये जर सोपा कोणता स्वयंपाक असेल तर तो रस्ता स्वयंपाक मस्त आंबे घ्यायचे आणि रस बनवून टाकायचा पोळ्या करायच्या आणि करायला काही वेळ लागत नाही करायचे कुरडया पापड बनवायच्या झालं आणि म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सारखेच कोण आहे त्याच्या सोबत माझं कोणी वडा बनवत कोणी शेवयाचा भात बनवत. मग ते बनवणं आपल्या हातात राहिलं रसाचा सोपा आहे तुला येतो का? हो मला भेटून रस बनवता येते म्हणजे अगोदर आंबे आणले ते व्यवस्थित धुऊन घ्यायचे त्यानंतर म्हणजे त्याचे सगळे वरती ते साल ते पूर्ण काढून घ्यायचे ते माग मिक्सर मरणानंतर काढायचे शुगर टाकून थोडे फ्रीजमध्ये ठेवायचा खूप छान दिसते त्याला हा मलाही रस खूप आवडतो आणि आंबा पण असा पदार्थ आहे ना म्हणजे चर्चा रसही करू शकतो किंवा मग काय पाहू शकतो आणि कधीकधी आपण जेव्हा सोबतही खाल्ला ना तरीपण आपण जास्तीच जेवणही करू शकतो आणि तुला माहिती आहे का मला खिचडी ना खूप आवडते. तुला आवडते का खिचडी? हो खिचडी देखील मला खूप आवडते मी म्हणजे कधीही सकाळी संध्याकाळी दोन्ही time जरी खिचडी असेल तरीही खिचडी खाऊ शकते. हो मलाही खिचडी खूप आवडते आणि माझी आई माहिती आहे का तुला दोन तीन प्रकारे खिचडी बनवते कधी ती लाल तिखट टाकून खिचडी बनवते कधी मिरच्या टाकून बनवते कधी काळा मसाला टाकून बनवते. आणि माझ्या आई कधी वेजिटेबल खिचडी पण बनवते सगळे व्हेजिटेबल त्याच्यामध्ये टाकते आणि खिचडी बनवते आणि आईने बनवलेली प्रत्येक खिचडी म्हणजे ती कशीही असो मला खूप आवडते म्हणजे मला खिचडी खूप आवडते हो आणि तुला नॉनव्हेज म्हणजे काय आवडतं का खाण्यामध्ये? नाही मला नॉनव्हेज खायला नाही आवडत पण अह जे खात आहेत त्यांचा काय problem नाही आणि नॉनव्हेज त्यांना लागतय त्यांनी खायला पाहिजे. आणि ज्यांना नाही लागत म्हणजे मी नॉनव्हेज खा किंवा नाही खा या मताची नाही ज्याने त्याने आपापली पसंत राहिली.

हो मला देखील येतं नॉनव्हेज बनवता आणि बिर्याणी ते खूप म्हणजे नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज मध्ये देखील खूप प्रकार असतात तर हे देखील मला बनवता येतात. हो आणि आपल्या भारतामध्ये म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त जे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मध्ये जे सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर मध्ये म्हणजे धान्याच ज्वारीच कोठार म्हणजे ज्वारी सगळ्यात जास्त पिकवली जाते आणि तुला माहिते का? आपल्या महाराष्ट्र मध्ये फक्त ज्वारी पिकवली जाते जास्त प्रमाणामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारीची भाकरी बनवली जाते आणि खरच ज्वारीची भाकरी आहे ना म्हणजे पोळी असंल भात असलं या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज आणि energy देणारी काय असणार ते ज्वारीची भाकरी आहे आणि कोणताही रोग असेल किंवा कोणताही काही disease असलं तरीही आपण ज्वारीची भाकरी आरामात खाऊ शकतो हो आणि जीवनामध्ये पण लोकं बोलतात कि के जास्त oily खाल्ल्याने म्हणजे oily खायला नाही पाहिजे असं oily खायला ने जास्त पिंपल्स येतात अस तो हेतू याच्यावर तुझं मत काय आहे की तुला वाटतं की oily खाल्ल्याने खरच पिंपल्स येतात हो जे फास्ट फूड आहे म्हणजे बाहेर असतात ते oily foods आहेत खायला नाही पाहिजे तर त्यापेक्षा मला तर वाटतं की प्रत्येक मुलगी असेल किंवा मुलगा असेल कोणीही असो त्याने म्हणजे स्वयंपाक करायची शिकायला पाहिजे cooking करायचं शिकायला पाहिजे आणि cooking करणे काही अवघड नाही आपण घरी पण सगळेच पदार्थ बनवू शकतो. बाहेरचे जे पदार्थ असतात म्हणजे त्यांनी जे बनवत असताना काहीतरी हलक वगैरे सामान वापरलेलं असतं. साहित्य वापरलेलं असतं. मग त्याच्या आपल्याला reaction होतात आपला चेहरा खराब होतो आपली तब्येत खराब होते त्यापेक्षा मी तर म्हणते प्रत्येकाने आपल्या घरीच म्हणजे बनवलं पाहिजे आणि आता अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्या घरी बनवता येत नाही फास्ट फूड देखील असतील म्हणजे ते आपण कमी प्रमाणात म्हणजे त्याचं प्रमाण वापरून कमी जास्त वापरून आपल्या हेल्थ साठी चांगलं असतं ना आणि अशा प्रकारे आपण fast food देखील घरी बनवू शकतो असं वाटतं की प्रत्येकाने cooking शिकायला पाहिजे आणि मला cooking खूप आवडते तुला पण आवडते का? हो मला देखील cooking खूप आवडते आणि तुला म्हणजेच बाहेर cooking सोडून व्यतिरिक्त जरी बनवायला आवडतं. काजूसारखे आईस्क्रीम झालं.

हो मलाही खूप आवडतं आणि आज काल मुली तर youtube साध्या रेसिपीज आहे गणपती बघायला हसायचं हसायचं त्याच्यामध्ये fast food आहे ते बाहेर समजा कस बनवतात कसं नाय माहिती नसतं आपण घरी बनवून सुद्धा खाऊ शकतो आणि असं असल तर माणसाने सरळ सकस आहार घ्यायला पाहिजे भाजी पोळी वरण भात

तरीपण आपण स्वतःच्या हाताने करून खाणं किंवा मग एक चांगला आहार आपल्याला भेटायला पाहिजे. हो आणि म्हणजे तुला पालेभाज्यांमध्ये कोणती कोणती भाजी येथे बनवता? मला पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी बनवता येते आणि मला मेथीची भाजी खुप आवडते आणि मला पालक पण बनवता येते आणि शेपू आहे ती पण ते आणि वेगवेगळ्या भाज्या असतात आपल्या रानामध्ये उगतात त्या भाज्या असो त्यात तांदूळ खोक्याची भाजी असते ती तर मला खूप आवडते आणि ती दुसरीकडे विकत भेटते पण आपल्याकडे suppose विकत नाही भेटत रानामध्ये भेटते तर ती भाजी खूपच चांगली असते आणि ती पण खायला पाहिजे. आणि सगळ्या भाज्या मला बनवता येतं तसं मला cooking खुपच आवडते स्वयंपाक करायला पण आवडते आणि मी स्वयंपाक देखील करते तू करते का? हो मला देखील cooking आवडते आणि मी ही स्वयंपाक करते. आणि बघ ना पालक भाजीचे अशी आहे पालक पनीर ही बनवता येतं कुणा कुणा मुलांना म्हणजे जास्त वगैरे अशा गोष्टी आवडतं त्याच्यामध्ये पालक पनीर टाकलेलं ते आणखी म्हणजे अस तर नाही खात ना जास्तीत जास्त मुलं फक्त पनीर

हा कस आहे आपण कोणताही पदार्थ असतात त्याच्या पासून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवू शकतो आणि आपल्या घरातील सर्व सदस्य आहेत त्यांनाही खुश करू शकतो आणि आपणही खुश राहू शकतो. चांगले चांगले पदार्थ करून बनवून खाऊन हो राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची पहिली राजधानी होती पुणे शहरातील ला आठठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर नीरा नदी आणि इंद्रायणी ह्या नद्यांच्या

तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे हा किल्ला भविष्यात न्हवता त्यामुळे राजगड त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे कोणत्याही बाजूने तेज्डी किंवा नदी ओलांडवीच लागते एवढी सुरक्षित होती म्हणून आपली राज्यकेंद्र म्हणून शिवाजी महराज राजगडाची निवड केली राजगडला तीन व एक बालेकिल्ला आहे राजगडचा चा बालेकिल्ला पासून ते समुद्र सपाटीपासून उंची तीनशे चौर्यान्नवू मीटर आहे राजगड त्याच्या माधोमद उंची दाखवतो

ह्या मुरुंब डोंगराच्या टोकाला किल्ल्याचे स्वरूप व पुत्र्सात्कारणी म्हणजे शालीभान राजा इसवीसन अष्ट्याहत्तर स्वतःच्या नावाने शंख चालू केले त्यानेच आठ वर्ष्यापुर्वी डोंगरावर सुंदर असा उंच राजगड किल्ला बनवला बहुदा सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये त्याची मर्दानी हात ताब्यात घेवून त्यावर बांधकाम केले व त्याचे

अलीकडे शिवाजी महाराजांचे प्रमुख राजकीय केंद्र असून एक बुलंद बेधाक आणि बळकट राजगड आजही आपल्या हिंदू स्वराज्याची ग्वाही देत आहे आंतरराष्ट्रीय मार्ग साठी गडावर ती

ह्या किल्ल्यांचा बरोबर उपयोग झाला सखी मुस्बेद्खन त्याच्या मर्चारी आलमगीर नावाच्या ग्रंथातून राजगड अतिश्यय उंच त्याची उंची किल्ल्याचे श्रेष्ठ होय असे म्हणता येईल तसा हा बर कोसांचा आहे त्याच्या मजबुतीची टर कल्पना करवत न्हवती डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्ण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फेकू शकत नाही इथे असू शकते इतर कोण कोणीही त्यातून जावू शकत नाही सातवन पूर्व म्हणजे साधारण वर्षा पूर्वी पासून हा डोंगर इथे आहे असा इतिहास यातून स्पष्ट येणाऱ्या उल्लेखावरून वाटते एक ब्रम्हऋषी नि वास्तव्य व याच ब्रम्ह्शी ऋषींच्या नावाने येथे स्थापन झालेली श्रीमान ब्रम्हऋषी देवस्थान यातून डोंगर फार पुरातन काळापासून असावं आदि गडाचे पूर्वीचे नाव होते मुरुम्ब्गड हा बहुमानी राजवटीमधील याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य ते न्हवते इसवीसन चौदाशे नव्वद च्या सुमारास अहमदनगर च्या निजामशाहीचा रस्ता अहमदभरी आणि घाट ह्याचबरोबर अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केले ह्याचवेळी त्यांनी ब्रम्हदेवगड हा किल्ला हस्तगीत केला व ब्रम्हदेवचा गडकरी बिनशर्त शरण आल्यामुळे अहमदभरी ला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत पुढे किल्ल्यावर निजाम शाही ची सत्ता प्रस्थापित झाल्यावर एकशे पंचवीस वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही इसवीसन सोळाशे पंचवीस च्या सुमारास ब्रम्हदेवाचा किल्ला आणि आदिलशहा इकडे आला निजामशाहीच्या वतीने व त्यांचे वडील गुजराजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते मलीकंबर च्या ब्रम्हगडाचा ताबा आदिलशाही सरदार ऐबत खानकडे गेला सोळाशे तीसच्या सुमारास हा किल्ला आदिलशाही कडून परत निजामशाही कडे दाखल झाला त्यांचा अधिकारी सोनागिरी ह्या किल्ल्याचा काम बघू लागला विजापूर आदिलशाहीच एक देखील किल्ल्यावर हल्ला झाला त्यात जखमी झाला म्हणून बहजी जयशिंगराव आपल्या तुकडीसह ब्रम्हदेवाच्या रक्षणार्थ रक्षणार्थ राहून गेले तेव्हा बहजी नाईक जखमी झाला या कामगिरीबद्दल शिवाजी राजेंनी बहाजी नाईक यांचा सन्मान हि केला शिवाजी महाराजांनी ब्रम्हदेवाचा किल्ला घेतला ह्या मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला कधी ताब्यात आला हे सांगणेही निशित आहे शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडाच्या प्रश एक गोष्ट सागते कि हे नावाचा पर्वतलागत घेवून त्यावरती बांधली प्रवासात म्हणते कि मुराह्बाद म्हणून डोंगर होता वसवली त्याचे नाव राजगड म्हणून ठेवले या गडाचे चार माज्या बसविल्या बख्तर एक माची म्हणून मात्र शिवाजी महाराजांनी तोरणा पाठोपाठ हा डोंगर जिंकून घेतला हे नक्की डोंगरावर किल्ले बांधण्याचे काम मर्दानी केले त्या डोंगराशी तीन सोंडांची महाराजांच्या होत्या त्याची केली त्या किल्ल्याचे राजगड नाव ठेवून केली संजीवनी आणि पद्मावती हि नवे दिली शिरवळ नदी खेडेमारे गाव होते तिथे रान फार होते त्याठिकाणी ब्राम्हशी आंब्याचे झाडे लावून वसवली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले इसवीसन सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाच्या आदेशांचे शिवाजी महाराजांच्या स्वारी केली आह अशी माहिती मिळते कि शाहिस्तखानाने राजगडावरती फौज पाठवली होती त्यावेळी राजगडाजवळ काही गावं उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला

सहा एप्रिल सोळाशे साठ रोजी शाहिस्तेखानावर चाप टाकून शिवाजी महाराज राजगडावर परतले सन सोळाशे पासष्ठ मध्ये मिर्जराजे जयसिंघ यांनी शिवाजी महाराजांच्या परदेशवर स्वारी केली दाउद खाण आणि राय्सिंघ ह्या दोन सरदारांनी ते किल्ले जिंकायचे ठरविले तीस एप्रिल सोळाशे पासष्ठ रोजी मुघल सैन्यांनी रायगडावर चाल केली परंतु मराठ्यांनी किल्ल्यावर विलक्षण मारा केल्यामुळे मुघल माघार घ्यायला लागले शिवाजी महाराजांची जयसिंग बरोबर तह करताना तेवीस किल्ले देण्याचे मान्य केले व त्यांच्याकडे बर किल्ले ठेवले त्या बारा किल्ल्यांमध्ये राजगड तोरणा लिंगाणा रायगड यांचा समावेश होतं सभासद बैठकीतील उल्लेख खालीलप्रमाणे आहे आठवीस किल्ले

निळोपंथ मुजुमदार व नेताजी पालनकर अशे मातोश्रींच्या हवाली केले. व आपण दिल्लीस जावे बादशाहाशी भेट घ्यावी असा करार केला

सत्तर रोजी राजगडावर राजाराम यांचा जन्म झाला सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना याच राजगडावरून पाठवले सोळाशे एकाहत्तर ते सोळाशे बहात्तर मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्वतः काबीज केले त्याआधी रायगड किल्ल्याची इसवीसन सोळाशे त्रेपन्न ते सोळाशे सत्तर पर्यंत होरोजी इंदरकर यांच्या देखील चौदा वर्षे बांधकाम चालू होते नंतर राजधानी रायगडावरून

वर औरंगजेबाने स्वारी संकट कोसळले अकरा मार्च सोळाशे एकोन्नव्वद च्या शके सोळाशे अकरा फाल्गुन अमावासेला धर्मवीर छत्रपती संभाजी महराजांना ठार मारले सोळाशे एकोन्नव्वदमध्ये जिंखून घेतला औरंगजेबाने अब्बूखैर खाण याला राजगडचा अधिकारी म्हणून नेमला मात्र संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता मिळाली त्यामुळे मराठ्यांनी फौज राज्गादाभौती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला जानेवारी सोळाशे चौर्यान्नावू मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याचे देशमुखांशी राजगडाच्या परदेश्यांचे मोघलांच्या किल्ल्यांपासून संरक्षण किल्याबद्दल त्याची नवे त्यांच्याकडे चालून आलेत असा आदेश दिला होतं पुढे अकरा नोव्हेंबर सतराशे तीन मध्ये स्वतः औरंगजेब राजगड चा किल्ला घेण्यासाठी पुण्याहून निघाला औरंगजेबाचा हा ओरवास मात्र सुखर झाला नाही राजगडाच्या अलीकडे चार कोस

च्या पाठविले सकाळ नीट झाला न्हवता त्यामुळे बरेचशे समान आहे तिथे टाकून जावे लागले दोन डिसेंबर सतराशे तीन रोजी राजगडाजवळ पोहोचला किल्ल्यास वळसे लावले किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे

पुढे दोन महिने झाले तरीही किल्ला काही हातात येत न्हवता शेवटी चार फेब्रुवारी

पाणी बंद कर एकवीस मे गणोजी सावंत यांनी पंतोजी समेत राजगडावर स्वारी केली तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन झाला पुढे शाहुंच्या ताब्यात किल्ला आल्यानंतर व मुद्दे शाहूंनी सगळ्या तीनशे रुपये व संजीवनी असी व्यवस्था लावून दिली राजगड हा सचिवांच्या ताब्यात होतं ठीक परिस्थिती व्यवहार बिघडत असल्यामुळे किल्ला वरती बंदी पगार

त्याचं व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले शिवाय या मातीसाठी सरनोबत पद्मावती पवार घराण्यातील

वयवांडू मोळे बुतुंडे अलखुर्द, वाजवार गुंदाझालन, फण्सी या मार्गांनी गडावरती जातं येते काही पाऊलवाटा वापरण्यासाठी नाहीत त्या गनीम अतिशय अवघड चढ उतारमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या श्याक्यतेमुळे ह्या दुर्लक्षित आहेत. शिवकालीन राज्यमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर वाजेघर पाल खुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे पुणे विले रस्त्यावरील मार्गासनी उंजवणी गावातून गेलेला रस्ता तिथून पद्मावती मार्गे वर येतो प्येय्वंड हम्म खोर्यातील मुतुंडे गावातून उन दर्वाज्यातून गडावर जातं येते तोरण्याच्या वरून डोंगराच्या शेंड्यावरून जावून संजीवनी माची वर जाण्यास मार्ग सहा सात तासात गडावर पोहोचतो